आणि खिडक्या आहे भरपूर गॅलरी आहे.

आणि इथे लाकडीचे बेंचेस सारखं बनवलेले आहे आणि इथे एक--

आणि असं पिकनिक स्पॉट सारखं वाटून राहलय.

हे वॉटर पार्क सारखं दिसते आहे इथे --

आणि चक्र सुद्धा आहे ते तिथे --